एक फेविकॉल चा डब्बा दिसत आहे.

ह्या फोटोमध्ये आम्हाला इथं काही मुली रांगोळी काढता दिसत आहेत.

हे एका शाळेची मुली आहेत. ते सर्व आपल्या युनिफॉर्म वर दिसतं आहेत.

ह्या फोटोमध्ये आम्हाला इथं एका जंगलचं चित्र दाखवलेलं आहे.

या फोटो मध्ये आम्हाला इथं एका रेस्टॉरंट च फोटो दिसत आहे.

चंद्रमा दिसत आहे निळा निळा आकास--

इथं हा मुलगा त्यात जाण्याच्या प्रयास करत आहे.

दिसत आहेत त्यांनी एक वर्तुळमध्ये बसलेले आहेत.

ह्या फोटोमध्ये आम्हाला इथं एका निसर्गाचे चित्र दाखवलेलं--

इथं एक इलेक्ट्रिकच्या खांबा आणि वायर्स दिसत आहेत.

या चित्रामध्ये आम्हाला इथं एक सोफा दिसत आहे हा सोफा लाकूडचा बनलेलं आहे.

कपडे आणि थैले टंगवलेले दिसत आहेत.

थोडा लहानसाच दिसतं आहे एक गाडी दिसतं आहे वरती वायर्स दिसतं आहेत.

या इथं एक रोड दिसत आहे इथं खूप सा--